जावा मधील स्ट्रिंग्ज वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
पाठात शिकणार आहोत स्ट्रिंग्ज बनवणे त्यांची बेरीज करणे त्या लॉवर केस आणि अपर केस मध्ये बदलणे ह्यासारखी बेसिक ऑपरेशन्स
ह्यासाठी उबुंटू 1110 जेडीके 16 आणि इक्लिप्स 37 वापरत आहोत
जावा मधील दाता टाइप्स चे ज्ञान आपल्याला असायला हवे
नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
जावा मधील स्ट्रिंग हा अक्षरांचा क्रम आहे
स्ट्रिंग्ज ला सुरूवात करण्यापूर्वी आपण कॅरेक्टर दाता टाइप पाहू या
इक्लिप्स वर जाऊ
हा इक्लिप्स इदे आणि उर्वरित कोडचा आराखडा आहे
स्ट्रिंगडेमो हा क्लास बनवून त्यात मेन मेथड समाविष्ट केली आहे
मेन मेथड मध्ये टाईप करा चार स्टार इक्वॉल टीओ सिंगल कोट्स मध्ये एस्टेरिक्स हे स्टेटमेंट चार टाईपचा स्टार नावाचा व्हेरिएबल बनवेल
हा एक अक्षर संचित करेल
काही अक्षरे असलेला शब्द प्रिंट करू
चार लाईन काढून टाकून टाईप करा चार सी1 इक्वॉल टीओ सिंगल कोट्स मध्ये सी चार सी2 इक्वॉल टीओ सिंगल कोट्स मध्ये आ चार सी3 इक्वॉल टीओ सिंगल कोट्स मध्ये र कार ह्या शब्दासाठी तीन अक्षरे बनवली
ती वापरून शब्द प्रिंट करू
टाईप करा systemoutप्रिंट systemoutप्रिंट systemoutप्रिंट येथे प्रिंटलं ऐवजी प्रिंट वापरल्यामुळे सर्व अक्षरे एकाच ओळीवर प्रिंट होतील
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
अपेक्षित आऊटपुट दिसेल
ही मेथड शब्द प्रिंट करते पण बनवू शकत नाही
शब्द बनवण्यासाठी स्ट्रिंग हे दाता टाइप वापरू
हे करून बघू
मेन मेथड मधील सर्व कोड काढून टाकून टाईप करा स्ट्रिंग ग्रीट इक्वॉल टीओ हेल्लो लर्नर स्ट्रिंग मधील स् अपरकेस मध्ये आहे
डेलिमिटर्स म्हणून सिंगल कोट्स ऐवजी डबल कोट्स वापरले आहे
हे स्टेटमेंट स्ट्रिंग टाईपचा greetहा व्हेरिएबल बनवेल
आता मेसेज प्रिंट करू
systemoutप्रिंटलं फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
मेसेज व्हेरिएबलमध्ये संचित होऊन तो प्रिंट झाला आहे
जावा मध्ये स्ट्रिंग्ज ची बेरीजही करता येते
कसे ते पाहू
मेसेज मधून लर्नर काढून टाकू
आपण नाव दुस या व्हेरिएबल मध्ये संचित करू
स्ट्रिंग नामे इक्वॉल टीओ जावा आता मेसेज तयार करण्यासाठी स्ट्रिंग्ज ची बेरीजही करू
स्ट्रिंग एमएसजी इक्वॉल टीओ ग्रीट प्लस नामे प्रिंट स्टेटमेंट मधील प्रिंटलं च्या जागी प्रिंटलं मेसेज लिहा
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला ग्रीटिंग आणि नावासहित आऊटपुट दिसत आहे
परंतु त्यांच्यात जागा सोडलेली नाही
आता स्पेस कॅरेक्टर बनवू
चार स्पेस इक्वॉल टीओ सिंगल कोट्स मध्ये स्पेस द्या
नीट समजण्यासाठी व्हेरिएबल नेम ची सर्व अक्षरे अपरकेस मध्ये लिहिली आहेत
तुम्ही हवा तसा बदल करू शकता
आता मेसेजमध्ये स्पेस समाविष्ट करू
ग्रीट प्लस स्पेस प्लस नामे फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
अपेक्षित असलेले आऊटपुट दिसेल
आता काही स्ट्रिंग ऑपरेशन्स पाहू
हेल्लो ह्या शब्दातील काही अक्षरे आणि जावा अपर केस मध्ये लिहू

अनेकदा युजरकडून इनपुटmixed केस मध्ये दिले जाते
आऊटपुट पाहण्यासाठी फाईल कार्यान्वित करू
हे आऊटपुट चांगले दिसत नाही
इनपुट चांगले दिसण्यासाठी स्ट्रिंग मेथड्स वापरू
टाईप करा ग्रीट इक्वॉल टीओ greettoLowerCase हे स्टेटमेंट ग्रीट ह्या स्ट्रिंग मधील प्रत्येक अक्षर लॉवरकेस मध्ये बदलेल
नामे इक्वॉल टीओ nametoUpperCase हे स्टेटमेंट नामे ह्या स्ट्रिंग मधील प्रत्येक अक्षर अपरकेस मध्ये बदलेल
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
स्ट्रिंग मेथड्स वापरल्यानंतर आऊटपुट चांगले दिसत आहे
आपण स्ट्रिंग्ज बनवायला आणि स्ट्रिंग ऑपरेशन्स शिकलो
आणखी स्ट्रिंग मेथड्स पुढील काही भागात जाणून घेणार आहोत
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
आपण शिकलो स्ट्रिंग्ज बनवणे आणि जोडणे स्ट्रिंग ऑपरेशन्स उदाहरणार्थ लॉवर केस आणि अपर केस मध्ये बदलणे
असाईनमेंट
जावा मधील स्ट्रिंग्ज ची कॉन्कॅट मेथड वाचा
ती एडिंग स्ट्रिंग्ज पेक्षा कशी वेगळी आहे ते समजून घ्या
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
सहभागासाठी धन्यवाद